एक ईमारत त्या वरती भाग्यश्री घी भंडार आशे लिहिलेले फ़लक लागत आहे.

मंदिरं वरती खूप सुंदर से आशे आउती भौति पिवळ्या रंग आणि पांढर्‍या रंगाचे सजावट केलेली दिसत आहे आणि खूप सुंदर आस मंदिर आहे.